व एक दुचाकी दिसत आहे या चित्रा मध्ये गवत दिसत आहे.

हा चित्रा ह्या चित्रामध्ये एक व्यक्ति एक महिला बसलेले आहे व महिला वस्तूंकडे बघत आहे.